सगळ्या काही सुविधा आहेत तिथं सगळंच काही सामान मिळते आणि तू खूप चांगला आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे?

एक मोठी माळ आहे तिथं पिंक कलर --

रॅली निघत आहे तिथं खूप सारे लोकं आहेत माणसांनी काल--

पांढरा शर्ट वरून काळा जॉकेट खालती पांढऱ्या कलरची धोती घातलेली आहे बायांनी--

सगळ्यांच्या हातामध्ये डफल्या आहेत आणि खूप सारं लोकं आहे.

एक मोठा मंदिर आहे तिथं दोन मुर्त्या मांडलेल्या आहेत.

सुंदर फुले लागलेली आहेत आणि तिथे खूप साऱ्या गाड्या आहेत.